ह्या चित्रामध्ये एक रूम दिसत आहे.

ह्या चित्रमध्ये एक घर दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये ट्रेन चे रोड दिसत आहे.

तो चप्पल घातलेला आहे त्या दुकानाच्या पायऱ्या काळ्या आहेत.

आणि त्या दुकानामध्ये चायनिज पदार्थ बनवले जातात.

आणि सोबत च खुप सारे विद्ययार्थ पण दिसत आहे आणि--

त्या गेटवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजवीर अशे लिहलेले आहे.

हे एका आधुनिक काळातील किल्ल्याच फोटो आहे.

आणि ते बा पाण्याच्या बाहेर निघालेले दिसून राहले.

ह्या दुकानामध्ये खुप सारे बुक्स --

आणि साइड ला घनदाट जंगलासारख हिरवेगार झाड दिसून राहिलेले आहे.

आणि खुप सारे लाइट दिसून राहिलेले आहे.

हे चित्र एका काग खाद्य पर्दा पदार्थाचे आहे.

त्यातून काही लोक अशी गुडघ्यावर बसलेली आहेत.